दोन खुर्च्या एक ड्रॉवर दोन आरसे दिसता आहेत काळा शर्ट घालून मस्त पोझ मारून फोटो काढलाय.

फुलं आहेत. पिवळ्या कलरची लाल कलरची हिरव्या कलरची पिवळ्या कलरची सगळ्या रंगाची रंग आहेत. कलर आहेत. फूल फुल आहेत.